हा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे दिसत आहेत बाहेर एक सेल चे दुकान चालू आहे.

त्यामुळे ही एक प्रशिस्त आन मोठी जागा आहे.

हे एक गंगापूजा दिसत आहे येथ आपल्याला --

हा खूप सारे कुटुंब दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारची ही एक भारतीय संस्कृति आ --

हा खूप सारे डाळिंब दिसत आहे एका झाडावर खूप सारे डाळिंब आहे आणि ते पण पिकलेले आहे अश्या डाळिंबांणा आपण --

मार्केटमध्ये छान भाव भेटतो डाळिंब --

अ रिकामा रस्ता दिसतोय जास्त माणस दिसत नाहीयत ट्रॅफिक पण कमीय.

गणपतीच्या बाजूला एक छोटस मंदिरय कशाच तरी मग इकड फोटो पण गणपतीचे मस्त लावलेले आहे.

झालं का अ बाय बाय .

तिथ आपल्याला परफेक्ट नावच दिसून येत म्हणजे ते त्या गाडीच नाव असेल.

हे एक हम्म --